अगं तुला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बरं झालं भेटलीस तू फोनवर मला.

मग काय मला बाळच आहे ना. Laughs हो ग. बरं झालं तू कॉल केला. मी तुला करणारच होते.

आणि मला म्हणत होत्या, काकू आम्हाला तुमचे जूने खेळ शिकवा ना. आज बालदिनाचा कार्यक्रम आहे ना संध्याकाळी सोसायटीत

त्यांना सादर करायचं त मला फार आठवे ना ग झिम्मा आणि फुगडी शिवाय.

तर मग आपले. पारंपरिक खेळ जे महत्त्वाचे आहेत की गजगे किंवा चमचा लिंबू असं तुला आठवतंय का काही? चमचा लिंबू वगैरे? हो, हो, हो, हो. अगं आपले कितीतरी जूने पारंपरिक खेळ आहेत की ज्याच्यामुळे व्यायाम पण व्हायचा आणि बुद्धीला, मनाला पण छान फ्रेश व्हायचं. म त्यापैकी सागरगोटे, आता तू म्हणाली तसं ते गजगे थोडक्यात. त्याच्यात त्याचं हां, ते ठराविक हे असे नऊ एक असतात. आणि मग त्याच्यात किती पण मुली असू शकतात. हम्म ते किती जणी पण खेळू शकतात.

नऊ, नऊ सागरगोटे घ्यायचे,

आणि तो वरती टाकायचा. त्याच्याकडं वरती बघायचं आणि खाली एक पहिला डावला एक उचलायचा, दुसऱ्या डावला थोडं वर टाकायचा दुसऱ्याला दोन उचलायचे. असं करत करत ते संपवायचे.

अरे म्हणजे ते आज कालचं अ आधुनिक काळातलं हँड आय कोऑर्डिनेशन झालं की हे. तर किती छान आहे हा गेम.

लिंबू न पाडता, तो चमचा त्या चमच्यात लिंबू ठेऊन चालत जायचं त्या रेषेपर्यंत. रेषेपर्यंत जायचं म्हणजे फर्स्ट हां. म्हणजे फर्स्ट जाईल ती फर्स्ट जिंकेल. किंवा जिथे मधे कुठे पडेल तिथं ती हरली. असं थोडक्यात. अच्छा, आठवंत आठवतं लहानपणी आम्ही खेळायचो.

आणि परत लंगडी. ती तर काय आहेच ना? त्यात पण कितीही जणी असू शकतात. त्यात एक सगळ्या मुलीनी लंगडी घालायची. लंगडी घालत त्या सगळ्या पळायच्या. हम्म, ग्राऊंडमध्ये बाकीच्यानी पळायचं आणि ही जी लंगडी घालते तिनी लंगडी घालत पळत एकेकीला आऊट करायचं. अच्छा असं. हो लंगडी, हो ती लंगडी आठवतीये मला. ती काय मुलं मुली दोन्ही खेळू शकतात. पण मुली आज म्हणजे जास्त करून तर मुलीच खेळायच्या ग. आता आजकाल खेळत असतील पण पूर्वी आमच्या काळी तर तर मुलीच खेळायच्या. मग पाय टेकला की आऊट.

किती यानी शारीरिक व्यायाम केवढा व्हायचा नाही. ह, हो. आणि त्यामुळं नाही म्हंटलं तरी मन शांत, डोक शांत कुठले विचार नाहीत. की काही नाही आणि त्याही पेक्षा मग छान सगळं खेळून बिळून झालं की मस्त जेवण झालं की गुडुप झोप पण लागायची मुलांना त्यामुळं त्यांना वेगळं काही करावं नाही लागायचं त्याच्या करता हे ते. आणि

शारीरिक व्यायामामुळे भूक पण लागायची. वेगळं त्याच्याकरता काही द्यावं लागायचं नाही काही नाही आहे ते चटणी भाकरी खाऊन छान ठणठणीत असायचे. आगदी, अगदी. खरंच खरंच आजकालच्या मुलांना हे मुलींना शक्यतो शिकवायला पाहिजे हे सगळे खेळ.

आमचे मंगळागौरीचे खेळ पण मला आठवतायेत सगळे वेगवेगळे. पण ते मंगळागौरीचे वर्षातून एकदाच खेळायचो आपण ते खेळ नाही का हो हो. हो. पण त्याच्यात सुद्धा खूप फुगडी काय, झिम्मा काय आणि काटवटकाना काय वेगळेवेगळे त्यात पण शरीराचे व्यायाम खूप असायचे. नाही म्हंटलं तरी. शरीराचे होते, बुद्धीचे होते. बुद्धीचे होते. त्यात ती गाणी लक्षात ठेवायची आणि ती ही गायची, गात गात ते सगळं मुळात खेळायचं पण. खेळ पण खेळायचे.

हो हो हो आठवतं ना मला.

दिवसा प्रमाणेच, 16 दिवस किंवा जे काही ठराविक तुमचे दिवस, दिवसाप्रमाणे रेघा आखल्या जायच्या आणि त्याच्याप्रमाणे ते पुसलं जायचं.

गाणी आता गाण्यातसुद्धा वैविध्यता असायची. किती किती कुठं पारंपरिक कायकाय काय तुम्हाला कळायला पाहिजे असं आणि त्याहीपेक्षा आणखी आकर्षण म्हणजे काय असायचं माहिती आहे का? खिरापत तुमच्या आवडीचं गोष्ट, खिरापत. हो, आठवलं मला. तर त्याच्यात. हां मग त्याच्यात पाककला पण येते ना? म्हणजे बघ आपले खेळ किती म्हणजे हे आहेत पूर्वजांनी हे केलेल की त्याच्यात तुम्ही सर्वांग सुंदर व्हायला पाहिजे.

म्हणजे मुलींना, आज ज्या मुली जीम ला जातायेत किंवा काहीतरी वेगळं हे त्यापेक्षा हे पारंपरिक खेळ जर या मुलींना शिकवले आणि खेळल्या तर आजकालच्या लहान लहान मुलांना सुद्धा जे मेंटल इश्यूज येतात, प्रॉब्लेम्स येतात ते येणारच नाहीत. किंवा छान त्यांचा प्रॉपर डेव्हलपमेंट फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंटसाठी हे पारंपरिक खेळ खरच कित्ती उपयोगाचे होते ग?

म्हणजे थोडक्यात पदार्थांची ओळख व्हायची मुलींना या सगळ्यामुळे की कुठल्या पदार्थाला काय नाव आहे. किती पदार्थ आहेत, वैविध्य किती आहे प्रत्येक घरामध्ये.

आणि प्रांता प्रमाणे कारण का भोंडला, हादगा, आणि अजून वेगळी नावं आहेत. त्याला प्रांताप्रमाणे नावं ही वेगळी आहेत. त्या खेळाला.

बरोबर, म्हणजे सेंसरी ऑर्गन्सचं पण काम होतं, पंचरस तुम्हाला कळतात किंवा ते सगळं.

त्यामुळे पूर्वीचे आपले पारंपरिक खेळ खरचच इतके सुरेख आणि इतके आपल्या पूर्वजांनी इतक छान हे केलेलं होतं. त्याच्यात आणखी सगळ्यात काही नाही जमलं तर लपाछपी आहे, शिवापाणी आहे. त्याच्यात पण तुम्ही कुठे कुठे भटकू शकता. तुमच्या शरीराला व्यायाम होऊ शकतो. अगं हो की ते काय कित्ती खेळायचो लहानपणी अ आबाधाबी आहे. परत टिपरी पाणी आहे. हो, हो, हो, टिपरी पाणी पण आठवतंय मला. खरच किती छान खेळ होत. आणि त्या ही सगळ्या बरोबर शाळेतलं सुद्धा पहा, शाळेतलं म्हणजे शासनाच्या मान्यता असलेले सुद्धा खेळ असायचे. कबड्डी आहे, खोखो आहे. आणि तुला माहिती आहे का. हल्ली हल्ली तर आट्यापाट्याला सुद्धा शासनानी मान्यता दिलीये म्हणे.

ही कल्पनाच नव्हती मला की आट्यापाट्याला शासनानी मान्यता दिलीये. हो असं काहीतर आहे मी ऐकलंय. कारण तो सोलापूरकडे जास्त खेळला जातो म्हणे खेळ तो.

काहीतरी असतं. हां. हम्म. ओके. किती पुष्कळ खेळ होते ना ग त्या काळात आणि मला आता तू म्हणतीयेस तर मला गाजग्यांचच मज्जा वाटतीये लहानपणी आम्ही गावाला गेलो की खेळायचो म्हणजे.

अच्छा तू झोका म्हणतियेस का झाडाला बंधायचा तो? हां, हां, नागपंचमीला वगैरे जसे बकीचे जसे हे खेळ असायचे तसा तो ही त्यात के पारंपरिक खेळ होताच ना? हो की ग, खरंच मी तर विसरूनच गेले होते. हो, ना, हो. नागपंचमीला. कित्ती मज्जा यायची.

मग त्या झोक्यामुळे काय व्हायचं उंच उंच तुम्ही झोका घ्यायचात तुझा जातो पुढे की माझा जातो पुढे ह्याच्या ह्याच्यात तुमची भीती पूर्ण गेलेली असायची.

त्यामुळे पूर्वीचे आपले हे खूपच खेळ अगदी छोटे, छोटे, छोटे, छोटे जरी म्हंटलेस ना, तरी खूप असायचे. आणि गाढवाला शेपूट, गाढवाला शेपूट लावणे एक शाळेत पण असायचा बर का तो खेळ.

हो हो म्हणजे? शाळेत म्हणजे हा, म्हणजे तो तुमचं बुद्धी, तुमचे म्हणजे आपण म्हणतो ना, लक्षात ठेऊन पहिलं म्हणजे फळा असायचा एक. फळ्यावर ते गाढवाचं चित्र काढलेलं असायचं. हां? आणि ज्याच्याकडे

आणि ज्याच्याकडे हे आहे. डाव आहे, त्याच्या पट्टी बांधलेली असते डोळ्याला त्याच्या. त्यानी आधी ते चित्र बघून घ्यायचं.

त्या व्यक्तीने आधी ते चित्र बघून घ्यायचं. त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असायची आणि मग नंतर त्याच्या हातात खडू दिला जायचा आणि त्या गाढवाला शेपूट काढलेलं नसायचं म्हणजे चित्र काढलेलं असायचं

फळ्यावर पण त्याला शेपूट काढलेलं नसायचं ते शेपूट तुम्ही जोडायचं असत. हां, ते आजकाल ते टीव्ही वर दाखवतात काही काही गेम्समध्ये, पाहिलंय मी. लहानपणी खेळलेलं आठवत नाहीये, पण

तुम्हाला त्या फळ्यापर्यंत नेऊन कोणीतरी सोडतं. पण मग त्याच्या अगोदर तुम्ही लक्षात ठेवायचं की साधारण वर पासून किती अंतरावर शेपूट लावायला पाहीजे आपल्याला. किंवा काय अंदाज अंदाज हां. म्हणजे थोडक्यात काय, अंदाज पण तुमचा बरोबर यायला हवाय. त्यांचं एक वेगळं शिक्षण मिळायचं त्याच्यात. खरतर हो, खरच ग किती वेगवेगळे पारंपरिक खेळ किती छान छान सर्वांगीण आणि त्याही हां आणि त्याही पेक्षा सगळ्यांना घेऊन चालणारे खेळ असायचे ग. एकटं एकटं कुठलच नाही काही. मोबाइल घेतला एकटं खेळत बसलं असं घुटू घू. हा प्रकार नव्हता ग पूर्वी.

हो ना, त्यामुळेच सगळ्यांना म्हणजे शेअरिंग पण असायचं एकमेकाचं कम्युनिकेशन असायचं. एकमेकांचं भावना पण वाटल्या जायच्या एकमेकांच्या भावना समजून थोडक्यात संघटनाला महत्त्व, संघटनाचं महत्त्व पारंपरिक खेळातनच समजून दिलं जायचं आणि त्यातच आपोआप विकास व्हायचा. त्यादृष्टिनी वाटचाल व्हायची ते आता एकटेपणा लहान लहान मुलांना सुद्धा जाणवायला लागलाय खरच खरच खरच पारंपरिक खेळांमुळे

हा हा. चल, चल आता, तुला बालदिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. ऐक ना ऐक मी काय सांगतिये ऐक ना, हो हो ठेवतेच आहे मी

आणि तुझी ही गडबड असेल. तर मला काय म्हणायचंय तू हे जे मला खेळ संगितलेस की नाही हे दोन चार खेळ तेवढे प्लीज तू उतरवून काढशील का जरा वहीत?

व्यवस्थित ठेव हां सगळे. कसे खेळायचे, किती गडी कुठल्या खेळात, आणि असं सगळं पाठवशील का?

जे सांगितले आणि तू अजून बाकी लंगडी सांगितली, लिंबू पाणी सांगितलंस अजून हादगा संगितलास. प्रत्येक खेळ आणि त्यांचे नियम आणि गाडी आणि सगळं व्यवस्थित मला असं कागदावर लिहून ना पाठवून दे ना. आता थोड्या वेळानी मला मॅसेज कर तू.

ओके, चला बाय बेटा. पुन्हा एकदा हं, मला छान वाटलं हो. मला खूप छान वाटलं.